वरच्या साईडला एक पिवळ्या रंगाचा प्लास्टिकचा कागद दिसत आहे.

काही माणसं येता जाताना दिसत आहे गुरुद्वारेचा दरवाजा काचेचा आहे.

वरच्या साईड ला छताला काही लाइट्स लावलेल्या आहेत व एक सी_सी_टी_व्ही कॅमेरा लावलेला आहे बाहेरच्या साईड ला काही बिल्डिंग ही दिसत आहेत.

या फोटो मध्ये तीन पुरुष दिसत आहेत एक पुरुष उभा आहे.

खाली सतरंजी अंथरलेली आहे पाठीमागच्या साईडला छान असं डेकोरेशन केलेलं आहे फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत.

समोरच्या साईड ला काही महिला बसलेल्या आहेत लाल रंगाच्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत.

बीट वांगी दोडकी गाजर सिमला मिरची चवळीच्या शेंगा --

फोटोमध्ये एक किल्ला दिसत आहे किल्ल्याला भरपूर पायऱ्या आहेत.

या फोटो मध्ये एक मंडप बांधलेला आहे.

खाली काही माणसं उभी आहेत एक वाघाचा पुतळा लावलेला आहे.

खालच्या साईड ला काही छोटी छोटी झाडं ठेवलेली आहेत त्याला पण रंगबिरंगी फुल आलेली आहेत.

मधोमध एक सर्कल आहे त्यामध्ये एक खांब उभा आहे त्याच्यावरती एक चक्र आहे पाठीमागच्या साईड ला काही झाडे आहेत.

काही टेबल आणि खुर्च्या ठेवलेल्या आहेत.